गाड्या स्पोर्ट्स च्या बाईका पण आहे.

आणि इथे सगळ्याच प्रकारच्या गाड्या मिळतात कलर पण --

आणि ते कार चे टायर चेंज करून राहिले आहे तिथे भरपूर--

राहिले आहे इथे भरपूरसा ऊवा चाल्ला आणि निघून राहिला आहे आणि समोर आ --

कुठे लोहा पडलेला पण दिसून राहिला.

गाव उच तांदळाचे सगळे येतात आणि इथे अलग अलग कंटेनर हेत--

अन झाड झुडपं पण दिसून राहिले आहे.

आणि आजूबाजू पण चांगलं वाटून राहिलेलं लहान पोरं--

वो आला जात कोणी जातं आणि चिन --

खूप मस्त नदी दिसून राहिली आहे.

हे हेल्थ कॅम्प साठी भरपूर से लोक उभे होऊन त्यांची--

बल्क काहीतरी प्रकारचे एक कॅम्प आहे त्यांच्यासा --

आजूबाजूला खांब पण उभे केलेले आहे.

या कटिंग मध्ये भरपूर से गर्दी होतात आणि इथे--

प्रकारच्या स्टाईल च्या कटिंग पण करून देतात भरपूर से लोक--

खूप गर्दी असते आणि ते लहान लहान पोरं मोठे मोठे माणसं आणि चांगल्या चांगल्या पोरी पण आणि पोरं येतात.

भरपूर से विमान पण थांबले जात आहे आणि भरपूर से लोकं पण बाहेर --

हे पहाला लोकं खूप येतात ह्यांच्या फाइटर प्लेन चे --